इथे मला एक माणूस बसलेला दिसत आहे.

इथ टेबल पण आहेत आणि खुर्च्या पण आहेत व --

एक रोड आहे जो रोड ज्या रोड च्या मध्य भागी आपणास --

हे एक किरण मालच दुकान दिसत आहे.

व एका दुकानाच्या बोर्ड वरती गुड थिंकिंग असे नाव लिहीलेले आहे.

व इथे एक कट्टा आहे ज्याचा कलर लाल आहे.

हे मला स्विमिंग पूल सारखे दिसत आहे ज्याच्यामध्ये स्विमिंग पूल मदि मला --

इथे मला अनेक विद्यार्थी असे दिसत आहे ज्यांच्या हातामध्ये--

व इथे एक हिरव्या कलरचे झाड आहे.

इथे मला गौतम बुद्ध दिसत आहेत जे--

हे मला एक थिएटर सारखे दिसत आहे ज्याच्यामध्ये --

ज्याचे नाव गांद्धेश्वर कॉलेज असे आहे.

कार दिसत आहे व बोर्ड हा पांढऱ्या कलर चा आहे.

काळा व पांढरा असा दिसत आहेत.

हा एक मोठा किल्ला आहे.

ज्याच्यावरती मंदिरासारखे शिखर सुद्धा दिसत आहे.

ज्याच्या समोर एक कीबोर्ड सुद्धा आहे व शेजारी--

इथे आपणास स्त्री व पुरुष दिसत आहेत.

लहान असा आहे व इथे माणसे उभा आहेत.

वेग वेगवेगळी प्रकारची झाड आहेत तसे --

मंदिर असल्या सारखे दिसत आहे जाच्यावरती--

इथे आपणास लायटिंग सुद्धा दिसत आहे.

लायटिंग सुद्धा दिसत आहे इथे --

ज्यामध्ये एक माणूस केशरी रंगाच्या खुर्ची वरती बसला आहे.

हार सुद्धा आहे व त्यांचे वस्त्र हे --